भेंडी कांदे गा-गाजर केळ अ-वांगी सगळे तिथ ठेवलेले आहेत व एक माणूस दिसतोय.

आपल्या समोरच्या इमेज मध्ये एक अह भाजीपाला फ्रूट्स ची दुकान दिलेली व तिथे खूप सारे वेगवेगळे फ्रूट पडलेले भाजी भेंडी पडलेली कार्ले पडलेले व दह वांगे कार्ले--

आपला समोरच्या फोटा मध्ये एक अ अह विदेशी बिल्डिंगा बनवलेला अह दगडाच्या दिसत आहे इंजिनिअरिंग प्लान काडलेला दिसतोय तिथ खूप सार्‍या वेगवेगळ बिल्डिंग बनवलेल आहेत.

आपल्यासमोरच्या फोटो मध्ये एक अ तलावचा फोटो दिलेलाय व तेथे च चंद्र बुडताना दाखवलेलाय. एक मुलगी साइडला उभी तिथ दगड पडलेले झाड दिसाय आजूबाजूला लहान लहान डोंगर दिसताय पाणी दिसतय.

आपल्या समोर एक बुद्ध महाराजांचं एक पुतळा दिलेल आहे व पुतळ्याला तीन कलर दिलेल आहे अह ब्ल्यु यल्लो ग्रीन व्हाइट अँड रेड कलर दिलेले व तिथ तिथ अह भिंतळी झाड दिसतय पत्र्याचे शेड दिसतय.

आपल्या समोरच्या फोटो मध्ये हा एक पिंजरा दाखवलेल आहे. पिंजरामध्ये खूप सारे पोपट आहेत. पोपट अन्न खातायत. काही पाणी पितायत. काही पिंजराला लटकलेल दिसत आहे. खूप वेगवेगळे कलर चे पोपट दिसत--